लॉजिकल ऑपरेटर्स इन सी एंड C च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत लॉजिकल ऑपरेटर्स लाइक अंपंप लॉजिकल एंड उदाहरणार्थ एक्सप्रेशन1 अंपंप एक्सप्रेशन2 लॉजिकल ओर उदाहरणार्थ एक्सप्रेशन1 एक्सप्रेशन2 160
लॉजिकल नोट उदाहरणार्थ160
उदाहरणाद्वारे पाहू
ह्यासाठी उबुंटू 1110 ही ऑपरेटिंग सिस्टम जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरणार आहोत
लॉजिकल ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ
सी आणि C मध्ये 0 व्यतिरिक्त कुठलीही व्हॅल्यू ट्रू असते
नॉन झेरो म्हणजे ट्रू झेरो म्हणजे फळसे
लॉजिकल एक्सप्रेशन ट्रू साठी 1 आणि फळसे साठी 0 रिटर्न करते
लॉजिकल ऑपरेटर्स उदाहरणाद्वारे समजून घेऊ
हा सी मधील लॉजिकल operatorsचा प्रोग्रॅम आहे
मेन ब्लॉक मध्ये व्हेरिएबल्स aबी आणि सी ही इंटिजर्स म्हणून घोषित केले आहेत
प्रिंटफ स्टेटमेंट प्रॉम्प्ट करेल enter ठे व्हॅल्यूज ओएफ aबी आणि सी
स्कॅन्फ स्टेटमेंट व्हेरिएबल आ बी आणि cसाठी युजरकडून इनपुट घेते
आ बी आणि सी पैकी सर्वात मोठी व्हॅल्यू शोधण्यासाठी तुलना करू
एकाचवेळी तुलना करण्यासाठी लॉजिकल एंड वापरतात
लॉजिकल एंड ने ट्रू वॅल्यू देण्यासाठी सर्व कंडिशन्स ट्रू असाव्या लागतात
फळसे कंडिशन सापडल्यावर पुढच्या expressionचे मूल्यमापन होत नाही
म्हणजे एक्सप्रेशन एसी चे मूल्यमापन जर अब हे ट्रू असेल तर होईल
जर आ लेस थान बी असल्यासexpression चे मूल्यमापन होणार नाही
आधीची कंडिशन ट्रू असल्यास ह्याचे मूल्यमापन होईल
नंतर बीसी चे होईल
कंडिशन जर trueअसेल बी इस ग्रेटेस्ट असे दिसेल
नाहीतर सी इस ग्रेटेस्ट असे दाखवले जाईल
लॉजिकल ओर ऑपरेटर पाहू
लॉजिकल ओर ने ट्रू वॅल्यू देण्यासाठी कुठलीही एक कंडिशन ट्रू असणे आवश्यक आहे
ट्रू कंडिशन सापडल्यावर पुढील एक्सप्रेशन चे मूल्यमापन होत नाही
म्हणजे जर आ झेरो तर बाकी दोन एक्सप्रेशन्स चे मूल्यमापन होणार नाही
आ बी किंवा सी पैकी एक जरी 0 असेल तर प्रिंटफ कार्यान्वित होईल
हा programचा शेवटचा भाग आहे
रिटर्न 0 आणि एंडिंग कर्ली ब्रॅकेट
प्रोग्रॅम सेव्ह करा
फाईल एक्सटेन्शन c ने सेव्ह करा
logicalसी नावाने फाईल सेव्ह केली
Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
कंपाइल करण्यासाठी टाईप करा जीसीसी logicalसी o लॉग कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा log एंटर दाबा
0 34 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा
हे आऊटपुट दिसेल
सी इस ग्रेटेस्ट
ठे प्रोडक्ट ओएफ आ बी एंड सी इस झेरो
विविध इनपुट्स वापरून प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा
हाच प्रोग्रॅम C मध्ये लिहू
मी लिहिलेला प्रोग्रॅम वापरू या
हा C मधील कोड आहे
C मध्ये हा प्रोग्रॅम लिहिताना काही बदल केले आहेत
हेडर फाइल मध्ये बदल केला आहे
यूझिंग स्टेटमेंट चा वापर केला आहे
आउटपुट आणि इनपुट स्टेटमेंट्स मध्ये फरक आहे
येथे ऑपरेटर्स सी प्रमाणेच कार्य करतात
सेव्ह करा
फाईल एक्सटेन्शन cpp अशी सेव्ह झाल्याची खात्री करा
Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा
कंपाइल करण्यासाठी टाईप करा g logicalसीपीपी o लॉग1 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा log1 एंटर दाबा
0 34 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा
सी प्रमाणेच हे आऊटपुट मिळाले
वेगवेगळी इनपुट्स वापरून हा प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा
काही एरर पाहू
एडिटरवर जाऊ
समजा ब्रॅकेट्स द्यायला विसरलो
ही आणि ही डिलिट करा
सेव्ह करा
काय होते ते पाहू
टर्मिनलवर जा
कंपाइल करून कार्यान्वित करा
ही एरर मिळेल
एक्सपेक्टेड आयडेंटिफायर बेफोर टोकेन
येथे दोन वेगवेगळी एक्सप्रेशन्स आहेत
एंड ऑपरेटर द्वारे त्याचे एक एक्सप्रेशन म्हणून मूल्यमापन होते
एरर दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊ
येथे आणि येथे ब्रॅकेट्स समाविष्ट करा
सेव्ह करा
टर्मिनलवर जा
कंपाइल करून कार्यान्वित करा
आता हे कार्य करत आहे
आता थोडक्यात आपण शिकलो लॉजिकल एंड उदाहरणार्थ आ बी आ सी लॉजिकल ओर उदाहरणार्थ आ 0 बी 0 सी 0 असाइनमेंट
युजर कडून दोन नंबर्स इनपुट म्हणून घेणारा प्रोग्रॅम लिहा
ते दोन नंबर्स समान आहेत की नाहीत हे नोट ऑपरेटर द्वारे तपासा
Hint आ बी प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद